वेगवेगळे देवांचे बारीक बारीक छोट्या छोट्या मूर्ती सुद्धा आपणास चांदीच्या दिसत आहे व तिथे दोन चेअर व काही कापड डिझाईन भिंतीवर दिसत आहे.

ती कार साखळदंडांनी बांधलेली असून तो माणूस त्या कार च्या पुढच्या बोनेट व्हील उघडून त्यामध्ये काही तरी सुधरवण्याचा प्रयत्न करत आहे.

येथे एक शाळा दिसत आहे.

व त्या ठिकाणी काही मूल आपणास इथे दिसत आहेत व त्यांच्या परीक्षणासाठी काही सर व मॅडम सुद्धा देखील तिथे आपणास दिसत आहेत.

आपण येथे एक छान व सुंदर प्रकारे लाकडाने केलेले आर्ट व क्राफ्ट आपण येथे बघू शकतो त्यांनी वेगवेगळे मुकुट मुरत्या सुद्धा--

इथे एक कंपड्यांच दुकान बघू शकतो त्या कपड्यांच्या दुकाना मध्ये वेगवेगळे कपडे आपल्याला दिसत आहेत ते वेगवेगळे कपडे बोक्सेस मध्ये फिट केलेले आहेत व तेथे--

आपण इथे एक छान व सुंदर असे एक मंदिर बघू शकतो हे मंदिर लॉर्ड शिवाचे असून--

व इतर प्रकारचे वेगवेगळ्या वस्तु आपण इथे बघू शकतो व इथे उपलब्ध करून दिलेली चेअर सुद्धा.

व खूपच छान व सुंदर असे फूल सुद्धा फुलले या गार्डन मध्ये आपणास येथे दिसत आहे त्या गार्डन ला तार फेंसिन्ग केलेले असून एक पोल सुद्धा आपणास येथे--

व हिरवीगार झाडे सुद्धा आपणास येथे दिसत आहे.

व क्रीम रोल आपणास येथे दिसत आहे व त्या लगतच काही मानस व बाया सुद्धा येथे--